साड्या दिसत आहेत आणि इथे साड्याच पण साड्या ते दाखवत दाखवत आहेत आपल्याला.

तेथे आपल्याला सरकारी दवाखाना दिसत आहे.

आणि पाण्याच्या आजूबाजूला दगड वगैरे सारख यामध्ये येथे दिसून येत आहे आपल्याला.

इथे आपल्याला बिल्डिंग च्या मागच अ दिसत आहे आणि बिल्डिंग च्या मागे--

आणि त्याच्या आजूबाजूला झाडं सुद्धा आपल्याला या मध्ये दिसून येत आहे.

त्यामध्ये खूप सारी म हिरवे गार वातावरण इथे दिसत आहे.

आणि तेच नाय तर इथे एक स्कूटीसुद्धा आपल्याला उभी दिसत आहे.

अ इथे एक फार्म हाऊस च्या मागची जागा आपल्याला दिसत दिसत आहे.

इथे अ म व कला आणि वाणिज्यच कॉलेज महाविद्यालय आपल्याला दिसत आहे.

खूप सारे वेगवेगळे फ्रुट्स आहेत आणि भाजीपाला सुद्धा या मध्ये दिसत आहे.

उभा दिसत आहे अ त्याचा चेहरा वगैरे आपल्याला दिसून नाही येत आहे.

घराच्या बाजूला सुद्धा एक आपल्याला झाडं दिसत आहे.

त्याच्या नंतर इथे एक जे.सी.बी. म्हणून आपल्याला--

दिसत आहेत आणि किराणा दुकानाच्या--

आणि त्याच्या नंतर बँक मध्ये आपल्याला फॅनस वगैरे सुद्धा.

छोटे छोटे झाडे सुद्धा आपल्याला दिसत आहे त्याच्या नंतर तलावाच्या बाजूने --

आणि धबधबा मध्ये आपल्याला अ जे पर्यटन असतात.